म्हणजे machine learning समजायला जेव्हा सखोल माहिती पण असल्याचे तर शिकायला लागतो, व ते पराक्रम करून मरणही येतं त्याला machine learning म्हणतात. सावित्री सावित्रींना आठवताना दिनांक तीन जानेवारी दोन हजार एकेविस रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षिका दिन म्हणून साजर करताना दोन कालखंडामध्ये मधील फरक लक्षात आल्याखेरीज राहत नाही त्यांनी बस बसलेला अनंत कष्टाचा डोंगर ते कार्य करण्यासाठी आज कोणी झुंजणार नाही. ते कार्य ज्योतिबा आणि सावित्रीबाई या दाम्पत्यांनी जवळजवळ पावणे दोनशे वर्षे पूर्वी करून दाखवले जाचक रूढी, प्रथा, अंध श्रद्धा बरोबरच सनातनी आणि मटा भिक्षुकांना पगडा असताना स्त्रिया शूद्र अति शुद्रासाठी पानपोळी बरोबर ज्ञानाची कवाड खुली करताना किती त्रास सहन करावा लागला आपल्याला त्याची कल्पनाही करता येणार नाही भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा पहिला प्रयोग महात्मा फुले यांनी केला स्त्री शिक्षणाविषयीचे महत्त्व आहे हे त्यांनी ओळखले आहे मग त्यांनी पत्नीस सावित्रीबाईंना शिक्षण शिक्षित करून भारतातील आदर्श स्त्री शिक्षिका होण्याचा सन्मान प्राप्त करून दिला सावित्रीबाईंनी कार्यास प्रारंभ केला त्यावेळी भारतीय स्त्री

सामाजिक पत्रकार वीरच सोनखड्यांना इसमाच्या समाज उद्धाराचे कार्य पार पाडले माथा मुलीने सामाजिक विषयांवरती दोष दिलेली कडवी जर सावित्रीबाई मुळे पूर्णत्वाला नेता आले स्त्री सुधाराच्या हक्कासाठी आणि उद्धारासाठी ज्योतिबा आणि सावित्रीबाई या दोन अलौकिक युवकांनी केलेली कार्य अनन्य साधारण या दोन अलौकिक युवकांनी केलेली कार्य अनन्या साधनाचा यश शिकणे आणि शिकवणे हे धर्माबाह्य मानल्या जाणाऱ्या कर्मठाच्या वहीत अनंत यु शाळा असाच देखरेख केले इंग्रज सरकारने सुधारणा आधी पाहिजे कार्य केल्या असल्याच्या त्यांच्या काळाच्या रूढीप्रिय परंपराही समाजाने नवीन बोधल स्वीकारण्यास नकार दिला समाजात सनातनांचे व त्यांच्या जंगे विचारांचे पूर्ण वर्चस्व असल्याने कोणत्याही पापाचे प्रायश्चीत घालायचे असल्यास ब्राह्मणास दक्षिणा देऊन ते पातळता ऐतिहासिक विचारांना मान्य होते या सर्वांचा विचार करून समाजासाठी मालेहितांचा पुरण पुनर्विवाह स्त्री संघटना स्त्रियांचे शिक्षण केशव पनासनीकर सारखे कृषीशील प्रयत्न केले केशवपण सारख्या रानटी कृतीविरुद्ध सावित्रीबाईंच्या प्रेरणेने ज्योतिबा फुलांनी पहिला संप लढवून आणला बालहत्या प्रीती बंद गृहाची स्थापना करून ज्योतिबांनी औरतचं मरण मानणारे त्यांचे महान कार्य केले ब्राह्मण हे थव्याच्या अनावरास मुलाला दत्तक घेऊन अपत्य आणि भ्रूण बालहत्या प्रति व दोन ग्रहातील अनाथ बालकांनी मामा तिने सेवा करणाऱ्या मुलांचे शिक्षणा साठी नरनाळा जाते आणि जात पात धर्म बेघरही शिक्षण देऊन जाती व त्याला तिलांजली देण्याचा प्रयत्न करतो शंकास्पद आहे महाराष्ट्रातील दुष्काळ दीनदुबळ्यांसाठी लहान मुलं मुंगळे पांगळे यांच्यासाठी अन्न छत्र उघडले lecturship मुळे अहोरात्र मेहनत सेवा सुरुवात केली जोतबाच्या निधनानंतरही वैयक्तिक सुखदुःखापेक्षाही समाजातील खालच्या स्तरातील लोक लोकांच्या सुखदुःखाचा विचार केला सावित्रीबाईंच्या वासल्यापणाची प्रचिती कार्य केल्या या सुबोध रचनाकार या कालग्रंथातून पाया रचने मानवी जीवनातील अभिव्यक्ती असणे ते जाणीव मूल्यांची जाणीव करून देणार आहे. सावित्रीबाईंनी मोठ्या कष्टाने जनहित करून शोषित समाजाच्या उद्धारासाठी तह तह या प्रयतनाणी परकष्ट केले तीनच्या कार्याच्या गौरव करताना तो शब्नदनाही टोकले आहे लगिल. माननी सावित्रीबाईं केले राष्ट्रीय सेवा योजनात कल, आज आरणि उद्या ची गरज

ईतर देशात विविध सांगटनांना कार्यरत आहे. जनजागृतीचे सांगटणेचे प्रगतीचे कार्य विधायक दृष्टिकोण वरुडीगात करणारे आहे. शासनाने जनता समांतर देशाने गतिमान आहे. अर्थातच योजनेतील सर्वाची राहील जागृत नागरिक लोकशाहीचे पहारेकरी आहेत.

परंतु कहर अर्थाने विकासाचा आधार आहे. महात्मा गांधीजींचा आधी माझ्यामते ग्रामीण विकास यंत्राणेत राष्ट्रीय सेवस योजना एक वरधण आहे. पुरोगामी महाराष्ट्र राज्यासाठीच नाही तर भारत देशासाठी राष्ट्रीय सेवा योजना काळाची गरज आहे. राष्ट्रीय सेवा हा देशाचा विजय मंत्र आहे. देशाचा प्रगतीचा क्षितिजावर नविणाव्याने उभे आहे विकासाच्या अर्थशास्त्रात राष्ट्रीय सेवा योजनेला अनन्य असा दर महत्व आहे. आणि जातात नोंद ठेवायची असेल तर देशाची सेवा कारण आवश्यक आहे. राष्ट्राची सेवा स्वतःपासून सुरू केली पाहिजे

माध्यमातून होत आहे. देशातील प्रत्येकाने या योजनेचा मध्यमातुणे सरकारशी बनवला जात आहे. महात्मा गंधिनी राष्ट्रीय सेवा करण्या साठी त्यांनी स्वातंहपासूनच सुरवात केली आहे. देशातील ईतर लोकांनाही त्यांनी राष्ट्रीय सेवा ही योजनेचा कान मंत्र दिला. खरोखरच या योजनेचा माध्यमातून देशाचा विकास होण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आजकाल पछात संस्कृतीच्या आगमन आपल्या देशामध्ये झालामुळे आजचा तरुण वर्ग वेगळाच चालला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम ही करताना म्हणून समाज परिवर्तनाचा व ग्रामी उद्दिष्ट ठेऊन ही योजना आखण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजणाच्या माध्यमातून हॅलो

चल ना यार हवना लय बोर झालय घरी बसु बसु कुठ चालतो. हा गोव्याला नको आपण एक काम करू मुंबईला जाऊ

हा तस पण माझी गर्लफ्रेंड पण तीकडे आहे आपण तिला भेटू बोलू तिचा पण बर्थडे आहे ना.

हा सर्प्राइस त सांग न मला कोणता तरी चांगला गिफ्ट चांगला असेल. काय तुझ्या मनान काय घेतो ते घे आता

हु आता मला समजत नाही ना तिला काय आवडत मानून

ये सांगत नाही मने तुला काय घ्यायचं ते घे मानते.

ये तुला माहित आहे ना किती बारा भानगड करत राहते ती काय करणार जाऊदे रोज गीज देऊन टाक एकांदा हा रोज द्याला काही हरकत नाही दिला दिला असता मी. पण ते किती खूप लांब अ लांब खूप राहते ती पण , बघ न एखादी वॉच गिच जे काही मोठ घे, बघू आपण आता काय आहे त वॉच बघनच पडेल न चांगली चांगली वॉच असेल कपल वॉच भारी,

मनलं तिची फेवरेट आहे मनल ते कपल वॉच अरे मंग घ्या न कपल वॉच फेवरेट म्हणल. हा ते पण एक हे आहे मनल तुला चॉईस करता अस्ती चांगली गोष्ट आहे पण मला माहिती नाही ना मी कधी हे चॉईस केलेली नाही आहे. चल ना मंग जाऊ ना हा पण आता सद्या कॉलेज पण चालू होईन मंग ते पण आपण कस बारा भानगड मंग पैसे पण नाही पैसे पण त लागणच न काम करत बघा लागल आपल्याला कुठ नाही काही,

ह ते तर लागलच न हा अस जाऊ कुठ तरी मंग फिरायला जाऊ लांब वर लांब जाऊ कुठ तरी हे झाल्याचा नंतर मंग मस्त गोव्याला जाऊ कुठ तरी फिरू. काही न काही करू. चालन चालन काही हरकत नाही, हम्म आता कुठ आहे, आता काही नाही रे चालो ओरंगाबादला,

मी पण तेतच होतो न हो का ये न मंग संध्याकाळी भेटू आपण

काय हॉटेल मध्ये चलन ऊ बसु आपण आज संध्याकाळी बसु बसु की ह चालेल ना. मस्त जेवण गीवन मा घरी का बनिवील तुझा. आता घरी मी रूमवर राहणार न हो तु इकडे मनल त मंग काय मला वाटल तुझी मम्मीन बनवील असलन काही नाही काही जेवायला.

गावकड गेलाच नाही का अजून पण,

हा हम्म मला वाटल तु गावकडे आहे नाही न इकडे आहेन ओरंगाबादला आहे मी.

वातावरण लय भारी आहे रे बाबा वातावरण हा हर महिन्याला वातावरण भारी अस्त तुमच्या इकडे काय खर आहे तेव्हा पाहिलं त पाहिलं थंडी त्याचा नतर गर्मट मधी आलो त गर्मटच लागत ती काय हे काही खर नाही.

आह तू मस्त केला सेटल तु मस्त गेला मस्त ओरंगाबाद ला राहून राहिला काही टेन्शन नाही तुला. हा मंग तुझ काय ऊ हा ते पण हा जाऊ इला मस्त तु भी घेऊन ये तु काय मन्ते गर्लफ्रेंड माया गर्लफ्रेंड मी भी घेऊन येतो. हा मस्त फिरला असतो मस्त गेला असतो कुट मंग मस्त त्याना घेऊ फिरू तिकडे नेऊ पंधरा वीस दिवस तिकडच राहू

त्यांच्या घरच्यांचे बोलणें एकून घेऊन काय खर नि खर आ. चालल न चालल न तु सांग फक्त कधी जायचं तु सांग मला फक्त कधी जायचं त्यो विचार कर मला काही नाही तुझ्या याचवर आहे तु पैसे भरणार आहे

हि गोष्ट खरी आहे आता तुझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे आहे ना बाबा.

तुम्ही आमीर आहे कितीही केल तर, आम्ही काय गरीब आहे. खर आहे कि नाही बर्थडे मानत आहेत हा हि गोष्ट खरी आहे पण तुझ्या गर्लफ्रेंड चा बर्थडे आहे ना, हा मंग का बर्थडे आह त पैसे त लागत ना.

हा ते तर आहे पण घरचे राजी व्हायला पाहिजे न आपले घरचे राजी होत नाही काय करन

अरे घरचे मन्ते कस आहे भाऊ म्या भाऊ बाकी आहे.

ह ते त आहेच न यार भाऊ, आता माझ भाऊ बाकी होता पण मझ्या भवाच झाला आता, आता मला काही टेन्शन नाही आहे . हा काय करणार आपण काही खर नाही. आता मी कसा आहे आता मी, ह पुरी आपली जिंदगी चालू आहे कामामधी.

मनला आपल्या जिंदगी मध्ये कामच काम चालू आहे न, ते तर आहेच मंग काम नाही करणार त खाणार काय, हा ते पण एक आहे मनल रात्री व्हाट्सअँप वर बोलाव मनल ऑनलाईनच आले मी काय हे आज डोक आऊट झाल मंग ते मन्हे कि उद्या ये मला मन्हे कि उद्या बोलतो मानून बोला बोलायला गेलो त लगेच काय बोलायला काय माहित काय कराव मनल तिला आता तसच राहत त्याचं काय तसच राहत हरवेडेस समजून घ्यायचं ना. नाही म्हणजे ती मस्त तीच काम करण तीन सागड कारण आण ती आपल्याला काय आपल्याला टाइम नाही देणार आण ती रात्री मन्ते आ मला झोप आल तु मला नको बोलू अस नको करू तस नको करू निस्त बोलत राहते ती. अ तसच राहते पोरी त्या. तसच चालूच राहत हर वेडेस सामजून घ्यानालागत त काय, मंग नंबर दे बर मी तरी समजूवन सांगतो त्यांना तुल समजून संगलागल न तो तुल तुला नंबर देईल सागड देईल तुल समजत नाही का. हा दे माझा मोबाइल मी रीसेट मारला होता नंबर गेले डबल पाठव बर हा नंबर पाठव हर वेडेस तुला नंबर द्यायचं चार पाच वेडेस नंबर दिले पण त्यो रीसेट करून ठेवले मोबाइल त्यो कधी पहिलो त्यो बंध राहतोस्विच ऑफ राहतो कधी काही मनतो. असच राहत कसच राहत मोबाइल तो, हा ते पण एक मंग काय करणार ते एक झाल जीवाल झाल ताण मम्मीला माहित झाल काही नसे मम्मी बोलते ओरडून राहिली नवान माया. तुया मस्त आहे बावा तुला काही टेन्शन नाही तु इकडे ओरंगाबादला आहे त, हे पाय पोरीला न मोबाईलला आहे न ह किती जीव हि लावला तु कितीक ही जीव लावला तरी टिकत नसते बर. ते त माल भी माहिती आहे एकदा अस आहे. आजच्या दुनिया मध्ये त प्लास्टिक भी टिकत नस्त त्याचात काय आहे खर आहे कि ना किती हि जीव लावलत ते धोका भेटतोच कूड न कूड आ

त्याचा मूळ जास्त तन घ्यायचं नाही ना पोरीचा घ्यायचं न मोबाईलचा घ्यायचं मी मस्त सिंगल लाईफ चालू होती पण काय करणार आहे पण म्ये हा आपण मनतो न आपल्या मध्ये लाईफ पोरगी एक नको बा आपल्याला काहीच नको असच त्यो पण जे होत ते होतच. नाही यार कोणी पण माणूस नाहीका बिन गर्लफ्रेंडच जगू शकत हव न ते त आहे आजच्या दुनिया मध्ये तसे पोर आहेच नाही सबे म्हणजे ये सिम्पल पोर आहेच नाही कोनी पण, कितीबी काही केल ना गांडमस्ती करतेत बर का. हा ते आहेच पण आपल्याला माहित आहेच ना आण कस आहे माहित आहे का आता कस आहे काम आपले पोर काम केल पाहिजे घरच्या ला साथ द्यायला पाहिजे त्याचा नंतर काय आहे हे सगड सोडायला पाहिजे माहित आहे तुला. साथ देणार देणारे पोर देतेत गड्या , हा ते पण एक हेहो

ते काय आहे बाबा तो तुझ्या मामा चा पोराच मस्त आहे किरण चा मस्त लव्ह मॅरेज केल मस्त आहे सुकून जिंदगी. हा कोणाच घेण देन नाही आण काही नाही काहीच नाही, कोणाला मनन नको चाल रे भाऊ न ये रे भाऊ मस्त

हा खरच बोला ना काही घेण देन नाही म्हणजे घरच्या लोक फॅमिलीबी त सपोर्ट पाहिजे ना रे हे भी एकुल्ता एक आहे. अरे बायताड्या फॅमिलीचा सपोर्ट होता मानूनत त्यांनी लग्न केल न हा ते पण एक घेन खरच आहेन.

भांडण.

त्यो काय बाबा तु आहे एकुलते एक हॅलो

चाल मी नंतर फोन करतो कामात आहे,

हा हा.

हाय दीपक हाय नम्रता हाऊ र यू म्हणजे कशी आहेस तू आय म फाईन म्हणजे बरी आहे मी अरे मी आता मराठी मला कळालं कि मराठी आपल मातृ भाषा ये पण आपण इंग्लिश पण शिकली पाहिजे त्या मुळे मी व्हाट्सअँप वर एका मुली कडून इंग्लिश शिकतोय

त्या मुळे मी इंग्लिश बोलायचं प्रयत्न करतोय

तुला पण शिकवायची का सांग मी आता एक मुलगी पटवलेली आहे तर मी तुला पण शिकवायला लावतो पटवलेली ये मुलगी वाह्ह म्हणजे शिकवण्या साठी पेटवलेली आहे अच्छा शिकण्या साठी का मग हे चांगलं केलं